आणि पंढरपूरला जे तुम्ही म्हंटलात ना आता कि, रुक्मिणीच्या मंदीरात विशेष वाण देण्याची गर्दी आसते. ते खरंच बघण्या सारखं असतं बरं का, कारण आवरजून सगळ्या सुवासणी सुआशिनी. ते वाण घेऊन आनंदाने ते रुक्मिणीच्या चरणाशी अर्पण करतात. हो ना, अगदी खरं! आणि मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची फार पद्धत आहे आणि लिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. असे म्हणण्याची संधी केवळ त्याच सणाला मिळते बरं का?

हळदी कुंकू आणखी हिरव्या बांगड्या दिल्या जातात तसे आणि एक गम्मत माहिती का लहान मुलांना सुद्धा गुड नहाण करतात ते मकर संक्रांतीच्या आस - पासच असतं ते मुलांना बोलावतात, त्या लहान - लहान मुलांना आणखी बोरं नंतर तिळगूळ आणखी हलवा असा सर्व करून ते त्याच्या डोक्यावर ओततात तर त्याची थंडी आणि त्याचा उन्हाळा अतीशय चांगला जावा म्हणून त्या बोर नाहण्याची पद्धत पण अगदी मकर संक्रांतीच्या आस -पासच असते बरं का. खरं आहे खरं आहे! खूप मजेशीर आणि गम्मतशीर असतात आपले सण काळे कपडे म्हणजे आज - कालच्या या Digital युगामध्ये तर Fashion Industry येवडी बहरली आहे. आणि खूप गोष्टी आपल्याला सहज पणे Available होतात आज - काल, म्हणजे ते म काळी साडी असो, अगदी छोटे -छोटे मुलांचे काळे Dress आसू दे त्याच्यानंतर हलव्याचे दागिने आसू दे हे सगळ्यातली खूप variety बघायला मिळते आज - काल आणि त्याच्यामुळे एक Event च स्वरूप आलंय खरं सणांना पण आनंदाने आज ही लोक साजरे करतात. ज्याला जस जमेल, ज्या पद्धतिने जमेल त्या पद्धती ने लोक ही साजरे करतात खरं बघायला गेले ना. तर मकर संक्रातीचा हा सण आहे ना तो Actually खरं तर महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा, मुलींचा किवा बायकांचा मानला जातो ते त्याच्यामधे घरामध्ये तर आपण गुडपोळी तिळगूळ करतोच

मला अगदी पटलं हं तुझ खरंच आहे, यामुळे एकत्र एकी हे वाढण्यासाठी याचा फार उपयोग होतो सुहासणी या दिवसामध्ये हळदी कुंकवाचा आयोजन करतात आणखी म बाल -गोपाळांचा काय? तर हे बाल -गोपाळ आपल्या आई -वडिलांच्या बरोबर, भावांच्या बरोबर गच्ची मध्ये जाऊन मस्तपैकी

आणि हल्ली तर इतके variety निघाल्या आहेत ना पतंगामधे ते नुसते बघायला सुध्धा आपल्याला एवढी मज्जा येते नाय का आगधी खरंय खरंय तुम्ही म्हणता ते खरंय आहे, मजा तर खूप येते या पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण पाहल्यास आपल्याला सहज लक्षात येईल कि थंडीच्या दिवसामध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवन्या करता करिता. पतंगी पेक्षा जास्त कारण असूच शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रातीला पतंग उडवण्याची बहूतेक परंपरा चालू झाली कि सगळी जणं गच्चीत जातात आणि त्यामुळे सूर्याच्या जवळ येतात. आणि भरपूर सूर्य स्नानाचा आनंद घेतात हो की नाय गं? खरंय -खरंय कारण याच्या मागे भरपूर संक्रातीच्या मागे पण भरपूर अश्या आपण म्हणतो ना विश्वास किंवा श्रद्धा आहेत कि यामध्ये असे म्हटलं जाते कि रथसप्तमी पर्यन्त हा हळदी कुंकूवाचा हा उस्तव चालतो म्हणजे अं कित्तेक सुवासिनी हा रथसप्तमी पर्यन्त हा हळदी कुंकू करत असतात आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे असंही ही माणलं जातं कि या रथसप्तमी पासून, रथसप्तमी पासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात म्हणजे सूर्याच्या रथाला घोडे लावले जातात अं कारण ते घोडा हे रथाचा वाहन असतं आणि मग सुर्यदेव हम्म कार्यरत होतात म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि ऊन जास्त जाणवायला लागतं तर अश्या आख्याईका किवा काही श्रद्धा युक्त कथा पण या मागे आहेत तो एक मकर संक्रमण म्हणजे काळाचे संक्रमण आहे कि ज्याच्या मधे सूर्य हा संक्रमण करत असतो पृथ्वी भवती आणि त्याला सणाशी जे नातं जोडले गेलंय ते खूप अं काय म्हणतो आपण आपल्या दृष्टीने आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने खरंच खूप छान आहे आणि एक ही सांगड घातली गेली आहे सणांची आणि या संक्रमणांची त्यामुळे आपल्या ऋषि मुनींनी यावर किती अभ्यास केलाय आणि हे किती योग्य पद्धतीन अं एकमेकांमध्ये बांधलय हे पण आपल्याला कळतं कारण तुम्ही म्हंटलात ते बरोबरय

तो सण आता काय फक्त एकाच State पुरता किवा एखादा राज्यापुरता मर्यादित नाही राहिलेला तर अनेक ठिकाणी पतंगाचे कार्यक्रम आवर्जून आयोजित केल्या जातात कारण खरंच

जास्त चांगला होईल कारण MOBILE चा वापर खूप वाढलेला आहे मुलांचा सुद्धा त्यामुळे अश्या प्रकारे हे जर मैदानी खेळ किवा पतंग उडवणे असे खेळ जर खेळ खेळले न तर नक्कीच हे सण आपल्याला थोड्याश्या मोबईलच्या वापरा पासून जरा दूर ठेवतील अं नाय का हो? तुमचं काय मत आहे? मलाच पटलं अगदी पटलं आणि तुला गम्मत माहिती आहे का? प्रत्येक ठिकाणी हा सण साजरा होतो नाव वेगळी जस अं पंजाबमधे याला लोढी म्हणतात नेपाळ मध्ये पण साजरा होतो कळलं कि नाय आणखी तामिळनाडूमध्ये त्याला पोंगल म्हणजे पुढे - मागे थोडे जातात हे सण पण त्या सणाचा उद्देश आणि सणाचा जे main कारण तेच असतं पण त्या त्या प्रदेशात, त्या त्या भाषेत, त्याचा नाव घेतलं जात फक्त लोढीच पंजाबमधे असल्यामुळे मला जे आठवतंय कि रेवाड्या वाटतात

त्यामुळे त्यांच्याकडे हा जो मकर संक्रांती चा लोढी म्हणून जो सण आहे तो शेकोटी पेठवून साजरा केल्या जातो आणि तुझा मला अगदी पटलं हे MOBILE च्या काळात जास्ती हा आपण सगळ्यांनी प्रत्येक सणाला तेवडेच महत्व दिलं पाहिजे आणि तेवड्याच आनंदाणी ते एकत्र येऊन साजरे केले के आपो - आपच हा मोबाईलचा जो जा दूषपरिणाम आहेत. लहान मुलांवर होणारी त्याच्यापासून आपुन वाचू शकतो तुझा माला पटल बरं का. अरे Thank you, thank you मी आपला असाच सहज लेख वाचण्यात आला म्हणून तुम्हाला सांगितलं खूपच छान सांगितलस पण हे महितीची गरज आहे आ गं कारण फक्त आज- काल काय हे काय सण साजरा करायचे हे काय आसला, हे काय अशी ते मुलांची जी वृत्ती झाली आहे. जी बदलायची ती आपणच बदलली पाहिजे की त्याच्या मागे काय महत्व आहे हे त्यांना एकदा कळायला लागलं ना के ते पण पुढे जाउन हे सगळे सण साजरे करतील त्याची मला अगदीच खात्री आहे ग हो, ते खरंय तुम्ही म्हणता ते खरंय आणि बघा ना आता आजून एक मुद्दा याच्यामधे बघायचा झाला तर अगदी तिळगूळ आपण सगळीकडे वाटतो तर उगीचच आपण काही तरी एक Menu ठरवला आहे आणि तो वाटतोय असं नाही बरं का

एकत्र करून तीलगूळाची वडी किवा गुळाची पोळी केली जाते कारण एक उष्णता आणि स्निग्धता या दोनी गोष्टी आहारामध्ये समाविष्ट आहे असे म्हणायला हरकत नाही. खरा तर आज काल सगळं Ready made मिळतं तुम्हाला वड्यां पासून पोळ्यां पर्यन्त सगळं काही अगदी विकत मिळतो पण बराच घरांमध्ये बहुतांशी कूठुंबामध्ये मात्र आजून ही तीळपुळी, तीलगुळ पोळी किंवा अं गुळाची पोळी किंवा या तीळगुळाच्या वड्या, लाडू हे आवर्जून आनंदाने केल्या जातात कारण थंडी मुळे एक अं आपण म्हणतो ना रुक्षता आलेली असते रुक्षता म्हणजे थोडे Dryness ज्याला आजच्या भाषात म्हणतात थोड Dryness येतो तिळामूळे तीळ oily असतात त्याच्यामुळे थोडासा स्निग्ध आणि उष्ण आणि गुळामध्ये जी काही Heat असते त्याच्यामुळे हे थंडीच्या दिवसामधे हे तीळगूळाचे पदार्थ खाल्ले ना की ते शरीराला तब्येतील ही छान असते म्हणजे मी जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कि ऋषि मुनींनि आपल्या पूर्वज पूर्वजांनी कित्ती छान प्रमाणे हे सगळ्यांची सांगड घातली आहे आणि त्यामुळे तिळगुळाचे लाडू हे प्रत्येकाचे आवडीचे असतात आणि ते आवर्जून केलेही जातात आणि खाल्ले ही जातात बरोबर ना? अगदी मला पटलं तुझ म्हणण, आणि घरी का कराव म्हणजे आमच्या कडे आजून ही गुळाची पोळी किंवा हे जे आहे तिळगूळ आहे किंवा

परत मधे उठून कुणीच करत नाही त्यां निमित्ताने मुलांना पण कळतं अन एक घरच्या पोळीची जी सरय ती शेवटी Professional बाजारच्या पोळीला नसते मला अगदी तुझ.

बरोबर, म्हणजे एक संक्रांतीचा सण म्हणला तर त्याच्या मध्ये पण किती तरी गोष्टी येतात अगदी काळ्या कपड्यांपासून, तिळगूळाची पोळी, पतंग अं हळदी कुंकू, सुकडीचा वाण आणि तुम्ही जे मगाशी मला म्हटला होतात कि, पंढरपूरच्या रुकमनीला ही सुहासणीचा वाण दिल्या जातं हम्म तर अगदी खरंय कि एक भावणा आहे आपल्या परमात्म्याला किंवा आपल्या परमेश्वरला हे सौभाग्याच वाण त्याचा चरणी अर्पण करायचं म्हणूण आणि ह्या सगळ्या अश्या पद्धतीन मुळे ना हे सणवार खूप आनंद देऊन जातात. खर बघायला झालं तर आज काल प्रत्येकाच्या मागे धाव - पळ आहे. तान आहेच अं बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत किंवा Ladies म्हणू आपण नौकरी करतात. आणि प्रत्येक सनावाराला प्रत्येकिलाच सुट्टी असते असे काही नाहीये पण तरी सुदधा त्यातल्या त्यात सगळ्या गोष्टी घड्याळाच्या काट्या प्रमाणे बसवून किंवा वेळे प्रमाणे बसवूण अं ते साजरा करण्याचा आनंद घेतला जातो आणि सगळया कुटुंबाच्या साथ असेल म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसान पर्यन्त काही सण वार अगदी आनंदाणे, सहजपणे कोणीही साजरं करू शकतं. कारण कसय ना कि मुळातच, अं माणूस हा समाजात राहणारा आहे आणि एक मेकांना भेटुन, एक मेकांना शुभेच्छा देऊन. अं किंवा अगदी आपण म्हणू ही संक्रांतीच्या निमित्तानी तिळगूळ देऊन, एक नाती जपली जातात, आणि म्हणजे मला असे वाटते कि नाती आणि समाज एकबंध राहण्यासाठी. कुठेतरी हे सणवार आपल्याला मददच करत असतात. कधी - कधी काही वेळी धावपळीच्या दिवसात आपल्याला असे वाटतं की अरे आता परत सणवार आली कशाला पण ते सगळं बाजूला सारूनही. अं पुनः नव्याने प्रत्येक सण साजरा केल्या जातो आणि या वर्षाची महत्वाची गोष्ट म्हणजे COVID नंतर हा संक्रांतीचा सण आलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी आनंदाने याच्यामधे सहभाग घेतला आहे आनंदाणी Celebration केलेले आहेत. कारण हळदी कुंकाची मला वाटते प्रत्येक घरामध्ये स्त्रियांनी आवर्जून या वेळी हळदी कुंकू केले.

अगदी -अगदी मला ना तुझा इतका छान पटलं पण तुला न एक मला गम्मत आठवली मुंबई TRIN मध्ये बिचाऱ्या बायका जायला - यायला दोन -दोन तास जातात सात आठ तास काम करतात. ही त्यांची जी स्वताला कसा गुंतून ठेवतात सांगते. ते तिकडे हळदीकुंकू साजरा करतात रेल्वेच्या डब्यात त्या सगळ्या आपापल्या घरनं सगल्या तिळगूळ, हळदीकुंकू, वाण घेऊन येतात आणि संध्याकाळी परतीच्या वेळेला जेव्हा ट्रेन मधे त्यांच्या जागा ठरलेले असतात. हम्म हळदी कुंकू लावून एक - मेकींना वाण देऊन मला इतक छान वाटतं म्हणजे माणसाच्या मनात जर एखादी गोष्टी करायची असेल तर त्याला एक वेळ काळ काही नसतं ते बरोबर वेळ काढतात हा आजून ही आपली संस्कृति आपल्याच बायकांनी. कित्ती छान प्रकारे जपली आहे नाही तर हे बायका म्हणू शकतात ना, कि, आम्ही नौकऱ्या करतो आम्ही कसला करतो हळदी कुंकू पण नाही train त्यांचा रेल्वे च्या डब्यात एकत्र येऊन

खरंय खरंय! म्हणजे मी तेच म्हटलं ना कि COVID नंतर साधारण पणे प्रत्येकालाच असे वाटायला लागला कि थोडा फार - फरकणी आपण हे सगळं साजरे केले पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचे हेच मत होतं कारण आता बघा ण तिळगूळ आपण जेव्हा देतो तेव्हा लहानांपासून मोठयांना देतो तेव्हा मोठ्यांना तिळगूळ दिल्या नंतर घरातील जे मोठी माणस असतील किव्हा आपले जे अ आजी - आजोबा असतील तर आपण त्यांना तिळगूळ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतो म्हणजे हे पण एक खूप महत्वाच आहे. की या सनावारांच्या निमित्ताने आपल्याला थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळत असतात अर्थात आपण ते रोजचं आपल्याला मिळतात पण या सण वारांमुळे आपल्याला ज्या नातेवाईकांना भेटता ही येत नाही ज्या मैत्रिणींना. अं आपल्याला रोज आपल्या कामाच्या धावपाळि मुळे असा पण नाय का आपण भेटू शकत नाही तर तिथे आपल्याला या मेत्रिणींची मात्र भेट घेता येते आणि. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद का तर एक त्यांनाही वेळ देता येतो या सनावारांच्या निमित्यानी अं सगळे कुटुंब अं एकत्र बसून हे सण साजरे करतात म अगदी ती गूळपोळी खाणं असू दे, तिळगूळची वडी असू दे म्हणूनच या सनांच महत्व आपल्याला covid नंतर पण कळलय. असे मला कुटेतरी वाटत. अगदी एखादं जे लग्न झाला असेल नवीन तर त्या घरामधे तर त्या सुणेच या संक्रांतीचा दिवशी खूप छान प्रकारे गोड -कौतुक केल्या जातो. म्हणजे तिला काळी साडी आणण हलव्याचे दागिने आणतात आणि म ते काय आज - कालच्या जगामध्ये आज-कालच्या युगामधे Photo session केल्या जातात. तर त्यांचे Event केल्या जातात पण या सगळ्याचा मध्ये आनंद हा एकच गोष्ट आहे. म्हणजे अगदी छोटास जन्माला आताच माझ्या मावस बहिणीला एक मुलगा झाला आहे एक छोटसा जन्माला आलेला मूल आहे त्याला सुदधा असे छोटे - छोटे हलव्यांचे दागिने घातले जातात. आणि त्याच्यामुळे त्याचा जे काही रूप आहे ते तर सुंदरच दिसतं पण एक सण साजरा करताना या ज्या छोट्या - छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप आनंद देतात. आपण ते खूप Enjoy करतो. आणि ती छोटी मुला सुद्धा मंग हळू - हळू या सणांमुळे त्यांना मला असा वाटते के या सनांद्वारे त्यांना शिकता येते कि ही छो कि ही आपले सण आहे. आणि हौस भागवली जाते छोट्या छोट्या मुलांना दागिने देऊन किवा एखादा नव्या नवरीला आशा प्रकारे सणवार साजरे करून. म्हणजे म जे हलव्याच्या दगिन्यांमध्ये ते जे काही तिचे रूप दिसते आणि आज - कालच्या जगामधे Fashion Industry एवढी नावा रुपास आलेली आहे बहरली आहे कि ते छोटे हलव्याचे दागिने अगदी तुम्हाला बाजारात कुठेही मिळू शकतात. आणि त्या सुनेचा जे काय रूप दिसतोय या संक्रांतीला म्हणजे पुर्वी कसा होत कि पुर्वी सकाळी फक्त काळी साडी किवा घरातली एखादी साडी असेल काळ्या रंगाची तर तेवढ्या पुरतच आपल. हम्म चार सुवासिनी बोलवून हळदी कुंकू केलं जायच पण आता कस होत त्या दागिन्यांमुळे तीच रूप अजून खुलून येत असे मला वाटते अगदी बरोबर बोलते आणि कित्ती छान दिसतात ना आणि ते गुडणणाच्या वेळी जे मुलं काळे जी मुलगी असेल ना तर पांढऱ्या टिकल्यांचा Frock घालतात त्याला आणि मुलगा असेल तर पांढरा Tshirt वगैरे घालून ती लहान मुलं बघून त्यांच ते गोड नाहण ते पण एक मज्जा येते मुलं एवढी खुश होतात न आणि एवढी आनंद Enjoy करतात खरं म्हणून तर म्हटल ना कि तुम्हाला विचाराव की कशी वाटली संक्रांत या वेळी कारण ही संक्रांत या वेळी जरा COVID नंतर आली आहे आणि कोरोना मुळे आपण खूप साऱ्या लोकांना गमावलय अं अनेक लोक आपल्यामध्ये नाय राहिले किंवा या संगळ्यामुळे काही लोकांना जिथे ते राहत होते तिथून दुसरीकडे जावं लागल पण तरी सुद्धा त्या त्या लोकांच्या आठवणी सुदधा या निमित्याने काढता आल्या अं कारण कोरोंना नंतर येणारी तशी साजरी होणारी ही पहिलीच संक्रांत होती आणि त्याच्या मुळे थोडासा एक संगळ्यांनाच एक संगळ्यांच्यावरच याचा परिणाम झाला होता अं प्रत्येकजण भितीच्या छाया खाली वावरला या दोन वर्षामधे आणि प्रत्येकालाच बऱ्याच अं काय म्हणू आपण अं अगदी विचित्र आणि जे आपण कधी कल्पना पण केल्या नव्हत्या अश्या गोष्टींन मधणं जावे लागलंय आणि त्याच्यामुळे असं वाटले की या संक्रांत या वेळी ज्यांना -ज्यांना भेटता नाही आल त्यांच्याशी तरी आपण बोलून बघावं त्यांना विचाराव कि कशी वाटली संक्रांत आणि म्हणून तर आपण आज बोलतोय ना आज संक्रांती बद्दल

हो म्हणूनच आपण संक्रांती बद्दल बोललो खरच संक्रांत म्हटल तर एक चार ओळीत सांगता येतं काय आहे ते पण हे संक्रांतीचे इतके विविध पहिलू किंवा येवढ्या गोष्टी संक्रांतीमधे असतात हे मात्र मला तुमच्याशी बोलता - बोलता कळलं कारण तुम्ही पतंगाच्या किंवा गुजरातच्या येवढ्या गोष्टी सांगितल्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे कारण सांगितले ना ते खूपच छान होता कि पतंग उडवण्या मागचं सुदधा एक काही तरी एक Scientific reason किंवा शास्त्रीय कारण आहे कि थंडीच्या दिवसामधे आपल्याला घरामधे थंडी वाजते आणि म्हणून अं साधारणपणे बाहेर जाऊन उनात जाऊन हा अं खेळायचा हम्म पतंग हा खेळ खेळला जातो की ज्याच्या मुळे तुम्हाला ऊन मिळेल ते ही खरंच एक किती सुंदर कल्पना आहे. जे आपल्याला कधीच म्हणजे आपण दृष्टी कोणातून कधी विचारच करत नव्हतो पण त्या निमित्याने तुमच्याशी बोलल्यामुळे मला कळल कि पतंग का उडवला जातो म्हणजे एक खेळ सुद्धा खेळण्या मागे इतक शास्त्रीय किंवा इतक विचारपूर्वक कारण असू शकतं अं हे खरंच खूप आश्चर्य कारक आहे आणि हे आपल्याला थोडासा आनंद देणारा पण आहे कि आपल्या संस्कृति मधे प्रत्येक गोष्टीचा विचार किती सुंदर पणे मांडलेला आहे आणि केलेला आहे अं आजच्या खरं काळामध्ये धावापळीमध्ये अगधीच पूर्वी सारखे सन साजरे करता येत नसले. तरी सुदधा आपण साधारण पणे या सणांच्या अं आपल्या वेळे नुसार आणि आपल्या रोजच्या कामांमध्ये थोडीशी सवड काढून थोडासा वेळ काढून जर आनंद घेतला तर मला वाटतं.

आपल्या कामाचे व्याप संभाळत -सांभाळत आपण हे सणांचा आणि आपल्या एकोण ही सगळ्या सणांचा आनंद घेत राहू या.

काय म्हणते विनय ठीक सगळ तू सांग अनमोल आता confidence कसं bust करायचं सांग बरं माझा confidence खूप कमी आहे. हं आपण तर चांगलंच आपल्या वर म्हणजे confidence self confidence ठेवलाच पाहिजे न म्हणजे आपण म्हणजे ते मग गोष्ट म्हणजे हासील पण करू शकतो जीवनात म्हणजे स्वतः वर असलेला selfselfself confidence सर्वात महत्वाचा आहे न हो हो ते पण महत्वाचं आहे. जर आपल्या जवळ आत्त्मविश्वास असेल तर अ आपण कोणतीही अडचण पार पार करू शकतो हो हो ते पण आहे हं आणि त्यामुळे आज म्हणजे आता आपल्या कळे self confidence ते चांगलच गोष्ट अजून काय चांगलंच ठेवा लागेल आणि अजून आत्म आत्म आत्म आत्मविश्वास म्हणजे बघा वाढवणार आहे म्हणजे constant पासून प्रेरूतणं प्रेरूतणं होते ना हो ते पण exercise करतो exercise हो exercise पण करते exercise मुळे पण होते yoga तर चांगलेच राहते. हा लोकांसोबत गोष्टी करत राहायच्या challenges घेत जायचं कठीण काम करत राहायचे जे कठीण आहे ते ते पण आणि आत्म आत्म आत्मविश्वास हा स्वतः पासूनच येतो म्हणजे त्यामुळे स्वतः ला आत्मसाथ करा लागतेना आणि अजून आत्मविश्वास म्हणजे आपला selfself confidence असपण व्हायचं म्हणजे जस प पैज लावायची असेल तर स्वतः सोबतच लावावी लागेल हो हो ते पण आहे जिंकला तर स्वतः चं स्वतः चा आत्मविश्वास जिंकलं ना हो हो आणि हरला तर स्वतः च स्वतः चं सहन कराच हो ते पण आहे प प पैज जर लावायची असेल तर स्वतःसोबतच म्हणजे लावायची जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर स्वतःचा सहन करायचं आणि आयुष्य आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे ते मना पासून म्हणजे मना पासून पाहिजे आणि उद्याची चिंता न करता आज च्या आज च्या काळात जगणे गरजेचे पण आहे हो ते पण आहे आणि आत्मविश्वास जिथे जिथे कामा कामा येतो तिथे तिथेच म्हणजे अश्या अशा असे वाटते आणि आत्म आत्म आत्मविश्वास म्हणजे सूर्यासारखा असतो कि मी जितके मेहेनत कराल तितकेच अधिक समजेल ना हो हो ते पण आहे confidence हं ही येतो confidence ही म्हणजे प्रभावी आणि मी interview पण ही देतो खूप आता online हा हा ते पण चालू आहे माझं हा हा आणि confidence एक प्रभावी व्यंजन आहे हे म्हणजे ज्या ज्याच्या डोळ्यात लाखाकत असेल त्याला कसलं कसलंही म्हणजे तुमचा आवाज खूप कटत आहे अचूक मार्ग अह निघते हो हा आणि स्वतः वर विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या युद्ध युद्धातुन करणे आहे हो हो ते पण आहे

भीती आपल्या आत्म आत्म आत्म विश्वासाला म्हणजे तरडा पण पोहोचवते अजून खूप काम आहे ते self confidence bust करण्यासाठी interview द्यायचे लोकांसोबत गोष्टी करायची त्याच्या पण विश्वास चांगला होत जाते ते पण वाढवते आणि हं विश्वास तर विश्वास तर म्हणजे स्वतः चा स्वतः वरच असेल ना तर दैव आणि दैव म्हणजे तो लिहिणारा तुम्हाला हवं तेच आहे आणि जो परेंत म्हणजे आत्मविश्वास रुपी सेनापती पुढे होत नाही तो परेंत आपल्याला आपल्याला असतील शक्य त्याचे तोंड पण पाहत राहते आणि हो आणि जगाशी प्रामाणिक राहणं राहण्या पेक्षा म्हणजे आधी स्वतः शी पण घेतो मी आतां विश्वास वाढविण्यासाठी हं हं तू पण घेते का प्रतियोगात भाग हाव घेते ना तू मग अ कोणत्या कोणत्या येच्यात घेते तर भाग शाळेचे शाळेपासून मला सवय आहे घ्यायची प्रतिक्रिया मध्ये भाग आणि अजून कोणीही म्हणजे आपल्या सोबत नसेल तर घाबरून पण जाऊ नये कारण उंच उंच उंच उडणारे गरुड हे म्हणजे कमीच असतात ना आणि self selfself confidence हा दरवेळी म्हणजे कमीच येतो आणि भरलेले भले तुम्ही एखाद्या अनोळखी शिकायला गेलेत हा आणि आपल्या जवळ selfself practice पण करावी लागते कठीण कठीण परिश्रम पण लोकांना face करा लागते हा ते पण त्याचे पण बाबा आपण घेतो हाव आणि अजून आपल्या जवळ selfself confidence असेल तर पण म्हणजे जिथे बिंदास राहू शकतो हो हा आणि कष्ट इतक्या शांततेत करा लागेल कि यश हमखासचं धिगाणा घालेल हो हो आणि गोड गोड आवाजात किमया असते ज्यांच्या आवाजात गोडवा त्या ला समस्या सोडवायचा म्हणजे त्रास चा नाही ना अजून पण हा चांगला माणूस घडवणे हेच तर शिक्षणाचे खरे ध्येय आहे. राज्यात खूप

जर आपण कमजोर राहिले आपलं काही काळे बिळे राहिले त्याच्यात पण confidence कम राहतो आपला ते पण एक विषय आपण भेटलो का लोकांना गोष्टी करतात लोकं हा आणि चुकतो चुकतो पण तो माणूस म्हणजे आणि चुका पण सुधारतो तो देवा तोच देव माणूस हो हो आणि ना कोणाची स्पर्धा आणावी ना ना कोणाचे पुढे पुढे जाण्याची आकांशा असावी आणि कोणी काही गालात म्हणून टाकला झापून टाकला तर चांगला पण नाही वाटत अजून confidence कम होते मग हा ते पण एक risan हा विश्वास स्वतः वर ठेवला तर ताकत बनते आणि दुसऱ्या वर ठेवला तर कमजोरी पण बनते मी काही तरी तर चांगलच करेल असा हा विश्वास आणि मी काही तरी चांगलं करेल हा आत्मविश्वास आहे त्याचे पण एक कारण

आणि अपयश ही हि तर म्हणजे यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास ह्या तर यशाचा म्हणजे पाया चं आहे प्रत्येक जण आपल्याला काही ना काही म्हणजे शिकवतच असतो हो हो प्रत्येक बाबी त म्हणजे दुसऱ्याचे अनुकरण म्हणजे करू नका स्वतःचीच वेगळी ओळख निर्माण करावी लागेल आपल्या वरच आपल्या वरच सत्ता ठेवीची लोकांवर काही मनाच्या नाही त्यांना पण कोणी ला पण राहतेच ना मनातच राहते हरामी लोक हा आणि अजून स्वतःची स्वतःची चिंता न न करता जो जो दुसऱ्याची चिंता करतो तोच तर खरा खरा खरा सन्यासी आहे हो तेच आहे खर आहे हा हो तसेच मित्र तसेच ठेवतो ना आता शाळेत काही काही होते तसे collage मध्ये भेटले मला confidence कम करणारे हा त्यांना face करा लागते आपल्याला हाव मंग

आणि अजून हा अजून संकटाना भिऊ नका संकटाना म्हणजे संकटाना संधी बनून त्या वर मात पण करा लागेल हो हो चूक बाहेर आहे आनंद आनंदात आहे मी आपल्याला तर व्यायाम पण करा लागेल व्यायाम पण करा लागेल जस व्यायमा मूळे बुद्धी आणि मन दोघांचे म्हणजे सामर्थ प्रभावी होते ना सकाळी उठून सकाळचा तिने चांगला असते व्यायाम करायसाठी हा आणि शिक्षक म्हणजे शिक्षक म्हणजे विद्यार्थ दुसरा पालकच आहे हो हो ते पण selfselfself confidence वाढवते आपला शिक्षक पण हो हो आणि हे भाषण पण याने self confidence वाढवते प्रतियोगिता कोणती पण हो speech देणे भाषण देणे त्याने पण confidence वाढते हवं ते पण वाढवतात आणि अजून तर both म्हणजे जसं अह काही पण आपण शर्यत वैगरे लावतो त्याच्या मुळे पण self confidence वाढते हो हो त्याच्या मुळे पण वाढते हा आणि आत्मविश्वासाने तर विचारायची पण चांगले विचार येतात आपल्याला हो हो ते पण आहे अह अजून तर म्हणजे आत्मविश्वास म्हणजे आपला म्हणजे एक निच्छित म्हणजे पूर्व स्थिती किंवा भविष्य ने योग्य आहे कि नि निवडलेल्या सर्व पूर्ती सर्वात चांगली किंवा सर्वात प्रभावी आहे यावर म्हणजे आत्मविश्वास अवलंबून पण असतो हो हो ते पण आहे आणि आत्मविश्वास म्हणजे स्वतः वर विश्वास ठेवणेच आहे न हो हो

आणि आत्मविश्वास म्हणून वापरली जाते हि जाते काही क्रिया समाधान कारक म्हणजे पूर्ण केल्याचे अनुभवा मुळे एखाद्याचे एखाद्याचा आत्म आत्मविश्वास पण वाढतो ना आणि भविष्यात एखादी व्यक्ती जे करू करू करू पण इच्चीतो त्याची सामान्य समान्य त पूर्ण करू शकते आणि हा एक सकारात्मक विश्वास आहे हो हो हा आणि यशस्वी करण्यावर होण्याचा होण्यावर जास्त विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास चं आहे ते पण आहे हा आणि अब्राहम आणि त्यांच्या नंतर च्या बऱ्याच जणांनी आत्मविश्वास हे समाधान पूर्ती वातितां मा वैशिट्य म्हणून ओळखली जाण्याची आणि विशिष्ट्य कार्य आव्हान त्याचा संधर्भा तील या गोष्टी वर आत्मविश्वास यात फरक करण्याची गरज यावर जोर पण दिला आहे आणि आत्मविश्वास या सामान्य आत्मविश्वास दर्शिवतो आणि हा स्वतः च्या कार्य कार्यक्षमता मुळे भिन्न पण आहे ना म्हणून च हा शब्द म्हणजे विशिष्ट्य प्रकारचा आत्मविश्वास अधिक अचूक पाने पण दाखवतो हो हो हा आणि अजून कठीणाया पण मधनं येतात आपल्या जीवनात संघर्ष हाव हाव आपण पुढे जात असतो कठीणायी पार केल्यानं हा तेपण करतो अजून तर खूप खूप म्हणजे जे जे गोष्टी आपण थोड्या कठीण पण आहे ते पण करत राहलो तर त्याच्या मुळे पण आपला confidence वाढते थोडा हो ते पण आहे बोलन्यातलं बोलायला पण फिरवानाही लागेल आणि आत्म आत्मविश्वास म्हणजे स्वतः वर विश्वास विश्वासने असणे आणि आपला म्हणजे स्वतः वर विश्वास हवा आणि उद्योग व्यवसाय म्हणजे होण्याकरीता त्याची आत्यन्ति आवश्यक पण असते

त्यांची आपल्या निर्णयाला मताला म्हणजे मान हा आपण प्रयत्न करताच राहतो न विश्वास वाढवा साठी आपले हाव

selfconfidance नाहीतर both काय म्हणजे आत्मविश्वास म्हणजे एक मानसिक एक आध्यत्मिक ते पण आहे न हो हो हं आणि अजून आणि त्याचे तर both च आहे आत्मविश्वास जरुरी आहे आणि positive relation पण ठेवा लागते त्याच्या साठी वाढवा साठी नाही पण म्हणू करत नाही नाही म्हणायला लोकांना हाव आणि बिना बिना तर आत्मविश्वासानं म्हणजे सफलता तर आपल्या जवळ येणारच नाही स्वतः ला challenges देणे स्वतः ला challenges देणे हे पण वाढवतो confidence आपला हा आणि थोडा confidence पाहिजे न हो हो आपल्याला स्वतः camper नाही करायचंय कोना सोबत हा ते पण आहे

आत्मविश्वास जे म्हणजे जे पण जुडवनच आहे comfert zon च्या बाहेर पण निघा लागते त्या साठी ते पण आहे हा ते पण आहे ना आणि आत्मविश्वास तर आत्मविश्वास म्हणजे वाढविण्या साठी प्रथम आपल्याला स्वतः वरती म्हणजे विश्वास पण ठेवा लागेल हो हो आणि दैनंदिन जीवनात आपले life style आहे ते म्हणजे सुरडीत ठेवणे गरजेचे पण आहे हो आणि negative people negetiive लोकांजवड दोनच negative लोकांजवड हा सकाळी लवकर उठून व्यायाम करणे योगा सन करणे दिवस भाराच्या कामाचा आढावा घेणे चिंतन करणे मनन करणे या या प्रकारे आपण आपल्या आयुष्या वरती flex असणे गरजेचे पण आहे हा मग तर चांगली गोष्ट झाली आता आपण करतो मी स्वतःचा self confidanceimprove चांगला करतो हा हा चांगला बरोबर confidence ठेवा लागेल न आपल्या बरोबरच ठीक आहे बाकी सगळं ठीक हो तुझ्या कळे कसं चालू आहे माझं सगळं ठीक आहे हो सगळं चंगळ चालू आहे ठीक आहे मग भेटू या मग भेटू मग

कसा असतं माहित आहे का आपलं जो एक रुपया सापडतो तो समजा आपल्याकडून एक लाख रुपये दिले

एक लाख रुपये तुला दिले हो त्याच एक लाख रुपयांचा काहीतरी फायदा झाला होता

तुला एक लाख रुपये दिले खर्चाला तर काय करशील त्या एक लाख रुपयांचा इन्व्हेस्टमेंट बघ कुठेतरी इन्वेस्ट म्हणजे कुठं काय इन्वेस्ट करशील